अह दोन एक महिला मासे विकतेय खुप लोक मासे विकत घ्यायला पण आलेले आहेत.

हा फोटो एक एखाद्या शाळे मधला आ कॉलेज कार्यक्रम अस असल्या आ असल्याचा आहे तेच्या मध्ये मुली --

आम्ही पण असला ड्रेस घालून आ अम शिवजयंती ला ढोल ताशे वाजवायचो.

त्याच्या मध्ये जवळ जवळ आपल्या भारतातले सर्वचं नागरिकांचे खाते असावे असे मला वाटतंय.

शेतकऱ्या ला जो शेतीला जोडधंदा म्हणुन हा गाईच्या दुधाचा व्यवसाय केला जातो.

त्याच्या मध्ये खुप वेगवेगळ्या प्रकारचे कुरते आहेत.

ह्याच्यामध्ये लहान मुलांसाठी विकण ला खान खाण्यासाठी कुरकुरे गोळ्या --

हा नदी चा फोटो दिसतोय ज्याच्यामध्ये नदीला पुर आलेला दिसतोय कारण--

ह्याच्या मध्ये खुप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तक दिसतायत.

सध्या तर खुप अशी गर्दी दिसते बँके मध्ये.

हा फोटो बहुतेक थिएटर मधला थिएटर च्या बाहेरतील आहे.

वीनेद ट्रॅवलस अस या ट्रॅवलस टूर अँड ट्रॅवलस च नाव असाव.

खुपच असा एक्सपेन्सिव्ह कॉफी शॉप मधला हा फोटो दिसतोय.